हा, मंग काय नाय. आपलीच team आहे मग.

कोणता player आवडतो तुला?

तो माझा favourite आहे. ते तर माझा favourite आहे.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

हम्म बघ कसला भारी हाणतोय. छकडा हाणलाय त्याने. हा आह आत्ता हाणल तर. हम्म तुला कोणता खेळ आवडतो?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 अजून? कबड्डी, खो-खो, football

हा का? मला cricket football लय आवडतो. हम्म हम्म चालतंय, चांगलं आहे ना. आम्ही व्हय, आता सध्या खो-खो खेळतो आम्ही. आम्ही football लय खेळतो शाळेत.

आमची खो-खोची match आहे ना खो-खो आमची match आहे ना आम्ही खो-खो खेळतो. अधूनमधून खेळतो आम्ही. आमचीपण स्पर्धा आहे ना आता state ला.

आता आहे प~ पंधरा सोळा तारखेपासून. हा, आमची परवापासून होणार सुरु. हा, हा. हम्म चांगलं आहे खेळा.

आमचा चालू आहे. आमचा संघ चांगला आहे. आह आमची practice चालू आहे सध्या चांगली.

हा, चालू आहे ना.

हा. काय कोणता कोणता खेळ आमच्या शाळेत ना, सगळे खेळ खेळतात गोळाफेक. कबड्डी, खो-खो, cricket कोणते शिक्षक आहे शिकवायला? आह आम्हाला केळकांत sir आहेत.

हम्म तुम्हाला?

हम्म हम्म आम्हाला को~ कधीकधी coach येतात शिकवायला.

आमच्याडे एकच येतो, पण ते भारी coach शिकवत्यात.

हम्म

त्यांचं नाव का? भोसले. आणखी आह दुसऱ्याचं? नारकुंडे. हा हम्म आम्हाला coach होते इथं.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 आमचा score चांगला झालता बारा. हा का? हम्म आह ही पहिली match आम्ही हारलो, दुसरी match आता जिकलो आम्ही, तिसरी चा~ final चालू आहे आता.

हा ते तर आहेच. हम्म तुमची हेच्यात तू कोणता खेळ चांगला खेळतो? आह आम्ही व्हय? कबड्डी.

तुम्ही?

हम्म हम्म चांगलं आहे, चांगलं आहे. मोठं ground आहे तुमचं?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 हम्म आमचंपण. हा. एक-दोन तास आज separate अह हा आम्हाला separate पण आहे, private पण आहे आम्हाला ground खेळण्यासाठी, म्हणजे practice करण्यासाठी.

ते coach चंच~ coach चंच ground आहे.

त्यांच्या तिथं जातो आम्ही practice करायला. तेपण येतात, practice घेतात. आमच्या शाळेत लय मोठं ground आहे. coach चं पण त्यांचं ground आहे. कुठं आहे coach चं ground कुठं आहे?

coach चं ground कुठं आहे तुमच्या? आमच्या coach चं ground गावातच आहे ते. हम्म हम्म हम्म हाय वाडीला. आह आमचे coach तर सकाळ~ सकाळीच येत, पहाटे येत, वाडीहून येतात.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

कसं काय practice चालली मंग? Practice चालू आहे. आता उद्याची match आहे. दमलोय काल match खेळून.

हम्म तुमची? आमचं चाललं तयारी.

संघ न्यायचाय आमचा, चांगली practice चालली.

State level ची practice चालली म्हणल्यावर चांगलंच करावं लागंल ना?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

तुमचे कोणते sir आहेत? आम्हाला व्हय?

हा?

हम्म

हा, IPL पाहतो ना. आता सध्या TV बंद आहे. mobile वरच. हा. मार्चमध्ये चालू होणार आहे ना? हा. मार्चमध्ये चालू होणार आहे.

ह्यावेळी जास्त teams आहे. हा, तु कोणच्या team आहे?

मुंबईच्या, मुंबईच्या. हा, काय मग समोरासमोरच आहे. हा. तू कोणच्या team कडून आहे?

हम्म पहिली match आपलीच आहे. मुंबईचा player ते अह रोहित शर्मा आपला favourite आहे.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 हा. तुझा आहे का नाही चेन्नईमध्ये?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

MS धोनी, महेंद्र सिंग धोनी.

only one player खेळायला हाय का ते? मंग. हा, हा. ते retire झाले ते ना? सोळाचा world cup आम्हीच नेत होतो. आह हा का? ते retire झाले ना?

हम्म आता झालेत ते retire सध्या. आता मग अह मग अह राजस्थानने नेलता ब~ मुंबईने. हा, काय मुंबई इंडियन्स आता काय आमचा player नाही म्हणून तुमची हवा चालू आहे.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

अंबानीची team आहे ना. हा हम्म काय खेळाची practice आता उद्या हाय. दमलोय, आलोय. व्यायामची daily practice दमू नायतर काय हो, घेतातच. हम्म हम्म उद्या गोडगे sir येणार आहेत.

हा. इकडे येणा~ तुमच्याच गावात येणार आहेत sir ना भेटायला, भोसले sir ना, नारकुंडे sir ला. हा.

आता चालू आहे, त्यांचं बोलणं होतंय. सांगतील sir आम्हाला.

हम्म अह sir चा photo पाठवतो आमच्या.

हा, चालू आहे ना. practice चालू आहे.

हम्म हम्म तुमची?

आता हा भरायचंय, जायचं. sir चा phone आलता. ते कबड्डीत player किती असतात? बारा. सात. नाय नाय म्हणजे असं हा चेष्टा केली

दू~ हा आपले भालाफेक हा, चालू आहेत ना. sir घेतात ना आमचे.

कोणते sir शिकवितात? हा आह आमच्या sir नी चार हजार मीटर एवढा लांब भाला फेकला होता.

आमच्या फेकी चांगलं अं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

मंग हम्म कुस्ती. आमच्या कुस्ती होती ना आत्ता.